रिलेशनल ऑपरेटर्स इन सी एंड C च्या ट्युटोरियमध्ये स्वागत
आपण शिकणार आहोत रिलेशनल ऑपरेटर्स जसे की लेस than उदाहरणार्थ आ ल्ट बी ग्रेटर than उदाहरणार्थ आ जीटी बी लेस थान ओर इक्वॉल to उदाहरणार्थ आ lt बी ग्रेटर थान ओर इक्वॉल to उदाहरणार्थ आ gt बी इक्वॉल to उदाहरणार्थ आ बी नोट इक्वॉल to उदाहरणार्थ a बी ह्यासाठी वापरणार आहोत उबुंटू 1110 ही ऑपरेटिंग सिस्टम जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461
सुरूवात करू
इंटिजर्स तसेच फ्लोटिंग पॉइंट नंबर्स ची तुलना करण्यासाठी रिलेशनल ऑपरेटर्स वापरतात
रिलेशनल operatorsवापरलेल्या एक्सप्रेशन्स ची किंमत 0 म्हणजे फळसे किंवा 1म्हणजे ट्रू असते
सी प्रोग्राम द्वारे रिलेशनल ऑपरेटर्स समजून घेऊ
मी प्रोग्रॅम लिहिला आहे
तो समजून घेण्यासाठी एडिटर उघडू
आ आणि बी ही दोन व्हेरिएबल्स घोषित केली आहेत
प्रिंटफ स्टेटमेंट हे युजरला आ आणि बी च्या व्हॅल्यूज एंटर करण्यासाठी प्रॉम्प्ट करेल
स्कॅन्फ स्टेटमेंट आ आणि बी साठी इनपुट घेईल
आपल्याकडे ग्रेटर थान ऑपरेटर आहे
हा त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अंकांमध्ये तुलना करतो
आ ग्रेटर थान बी असेल तर हा फळसे returnकरेल
कंडिशन ट्रू असल्यास प्रिंटफ स्टेटमेंट कार्यान्वित होईल फळसे असल्यास वगळले जाईल
आणि कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल
आपल्याकडे लेस थान ऑपरेटर आहे
हा दोन संख्यांची तुलना करेल
आ लेस थान बी असल्यास ट्रू व्हॅल्यू रिटर्न करेल
कंडिशन ट्रू असल्यास प्रिंटफ स्टेटमेंट कार्यान्वित होईल
नाहीतर वगळले जाईल
हा कोड कार्यान्वित करू
टाईप करून हा भाग कमेंट करा
सेव्ह करा
relationalसी नावाने फाईल सेव्ह केली
Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा
टाईप करा जीसीसी relationalसी o रेल
संकलन करा
एंटर दाबा
कार्यान्वित करण्यासाठी rel टाईप करून एंटर दाबा
आ साठी 8 आणि बी साठी 3 टाईप करा
असे दिसेल 8 इस ग्रेटर थान 3
आ आणि bच्या विविध व्हॅल्यूज घेऊनही कार्यान्वित करू शकता
कोड वर परत जाऊ
येथून ही commentडिलिट करा आणि हा भाग कमेंट करा
आपल्याकडे लेस थान ओर इक्वॉल टीओ ऑपरेटर आहे
हा ऑपरेटर दोन्ही बाजूच्या संख्यांची तुलना करतो
आ लेस थान ओर इक्वॉल टीओ बी असल्यास हा ट्रू व्हॅल्यू रिटर्न करेल
कंडिशन ट्रू असल्यास प्रिंटफ कार्यान्वित होईल
फळसे असल्यास वगळले जाईल
कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल
हा ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ ऑपरेटर आहे
हा आ आणि बी मध्ये तुलना करेल आणि आ ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ bअसल्यास हा ट्रू returnकरेल
कंडिशन trueअसल्यास प्रिंटफ कार्यान्वित होईल
येथपर्यंतचा कोड कार्यान्वित करू
सेव्ह करा
टर्मिनलवर जा
संकलन करून नंतर कार्यान्वित करा
आ साठी 8 आणि बी साठी 3 टाईप करा
असे दिसेल
8 इस ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 3 आता कोड वर जाऊ
येथून येथपर्यंतची मल्टिलाईन कमेंट डिलिट करा
हा इक्वॉल टीओ ऑपरेटर आहे
हा डबल इक्वॉल साइन्स ने दाखवतात
दोन संख्या समान असतील तेव्हा ऑपरेटर ट्रू व्हॅल्यू रिटर्न करेल
आ इक्वॉल टीओ बी असल्यास प्रिंटफ कार्यान्वित होईल
नसल्यास कंट्रोल पुढील स्टेटमेंट वर जाईल
हा नोट इक्वॉल टीओ ऑपरेटर आहे
दोन संख्या समान नसतील तेव्हा हा ऑपरेटर ट्रू व्हॅल्यू देईल
आ नोट इक्वॉल टीओ बी असेल तेव्हा हे प्रिंटफ कार्यान्वित होईल
प्रोग्रॅमच्या शेवटी रिटर्न 0 आहे सेव्ह करा
टर्मिनलवर जा
संकलन करून कार्यान्वित करा
आ साठी 8 आणि बी साठी 3 टाईप करा
हे आऊटपुट दिसेल
8 इस नोट इक्वॉल टीओ 3 रिलेशनल ऑपराओटर्स कसे कार्य करतात ते पाहिले
वेगवेगळी इनपुट्स घेऊन कोड कार्यान्वित करून पहा
C मध्ये असाच प्रोग्रॅम लिहिणे सोपे आहे
सिंटॅक्स मध्ये थोडा फरक आहे
C मध्ये प्रोग्रॅम लिहून ठेवला आहे
हा रिलेशनल ऑपरेटर्स चा C मधील कोड आहे
येथील हेडर वेगळा आहे
येथे यूझिंग स्टेटमेंट आहे
काउट हे C मधील आउटपुट स्टेटमेंट आणि सिन हे इनपुट स्टेटमेंट आहे
हे फरक सोडले तर दोन्ही कोड्स सारखेच आहेत
सेव्ह करा
फाईल एक्सटेन्शन cpp अशी असल्याची खात्री करा
relationalसीपीपी नावाने फाईल सेव्ह केली आहे
कोड संकलित करू
टर्मिनल उघडा आणि टाईप करा g relationalसीपीपी o रेल1 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा रेल1
एंटर दाबा
आ साठी 8 आणि बी साठी 3 टाईप करा
असे दिसेल
सी कोड प्रमाणेच आऊटपुट मिळाले आहे
आता काही एरर्स पाहू
प्रोग्रॅमवर जाऊ
समजा येथे डबल इक्वॉल च्या जागी सिंगल इक्वॉल टीओ टाईप केले
सेव्ह करा
टर्मिनलवर जा
संकलन करून कार्यान्वित करा
येथे 3 इस इक्वॉल टीओ 3 दिसत आहे
प्रोग्रॅमवर जाऊ
येथे असाइनमेंट ऑपरेटर आहे
बी ची व्हॅल्यू आ ला असाइन झाली
ही एरर दुरूस्त करू
येथे इक्वॉल टीओ साइन टाईप करा
सेव्ह करा
टर्मिनलवर जा
संकलित करून कार्यान्वित करा
योग्य आऊटपुट मिळाले आहे
ट्युटोरियलबद्दल थोडक्यात आपण शिकलो रिलेशनल ऑपरेटर्स जसे की लेस than उदाहरणार्थ अब लेस थान ओर इक्वॉल to उदाहरणार्थ altb ग्रेटर थान ओर इक्वॉल to उदाहरणार्थ agtb इक्वॉल to उदाहरणार्थ ab नोट इक्वॉल to उदाहरणार्थ ab असाइनमेंट
इनपुट म्हणून तीन विद्यार्थ्यांचे मार्क घेणारा प्रोग्रॅम लिहा
कोणत्या विद्यार्थ्याने जास्तीत जास्त गुण मिळवले ते तपासा
दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांनी समान गुण मिळवले असल्यास ते तपासा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद